हे माशाचे दुकान आहे जे की खुप सारे लोक दिसत आहे घेताना.

पांढऱ्या कलर ची पाटी लावलेली आहे ती नंबर लिहलेला आहे बाजूला एक --

गुलाबी रंगाची कमल ची फूल दिसत आहे.

पाणी भी दिसत आहे एक लाकूड भी आहे वर --

पांढऱ्या आणि पिवळ्या कलरच टीशर्ट नेसलेल आहे मागे आभाळ आणि मोठ मोठ झा --

समोर एक खुर्ची ठेवलेली आहे जि सोनेरी कलर ची आहे आणि मधील भागी लाल कलर चे हे --